एक माणूस उभा राहिलेला दिसत आहे. त्याने कुर्ता घातलेला आहे.

समुद्रावरती रेती दिसत आहे रेती वरती दोन लाकूड पडलेले दिसत आहेत.

सिल्वर आहे. एक माणूस उभा असलेला दिसत आहे. त्याने हेल्मेट घातलेल आहे. तो फोन वर काहीतरी करत आहे आणि गाडीच्या आजूबाजूला खूप सारी झाडी दिसत आहे.